दोन तीन खांबांना दोरी बांधून त्यावर कपडे सुकत घातलेले आहेत खूप साऱ्या पोरी दिसत आहेत.

सुखदेव प्लेस असं नेम प्लेट आहे दोन एंट्रेन्स आहे गेट हे पिवळ आहे.

हा फोटो एका मार्केट चा आहे खुप सारे येथे स्वीट चे--